परत ते ग ते बसला लाईट आहे.

मन मंदिर दिसतंय. अं मंदिरावर पुन्हा वेगळ्या मंदिराला कळस आहे. तिथं झाडं आहे. हिरवीगार झाडं आहे.

खूप साऱ्या गाड्या दिसतायत. त्याच्यावर पोस्टर लावलेले आहे. त्याच्यावरती निंदा सेंटर असं नाव दिलेलं आहे. इकडंन पण पोस्टर लावलेल हेत.